ब्राऊन कलर च लाकूड दिसत आहे एक लाल कलर चा बंबा दिसत आहे.

काही फुलं दिसत आहे त्या फुलाचा कलर पिवळा आहे एक कार्पेट दिसत आहे त्या कार्पेट चा कलर लाल आ --

जसं की मी बघू शकतो हा एक दिवसाचा फोटो आहे इथे खूप सारे माणसं अशी बसून आहे.

पिवळ्या कलर ची छत्री दिसत आहे दोन मुलं दिसत आहे एका मुलानी लाल कलर ची टी-शर्ट घालून--

एक लाल कलर च बोर्ड आहे त्याच्यावर सो कांता देवी डोळे--

जसं की मी बघू शकतो हा एक दिवसाचा फोटो आहे मला माती दिसत आहे.

मला ऊन दिसत आहे एक प्राणी आहे त्याचे दोन डोळे दिसत आहे दोन कान दिसत आहे.

काळा कळलचा टेबल दिसत आहे मला इथे ग्लास च ठेवून होऊन दिसत आहे.

काही झाडं दिसत आहेत एक सिंहाचं स्टॅच्यू दिसत आहे एक बोर्ड दिसत --

मला काळ्या कलर चा एक फ्लोअर दिसत आहे हिरव्या कलर ची मॅट दिसत आहे.

दिसत आहे काळ्या कलरचं गेट दिसत आ --

तीन दिसत आहे दूर डोंगर दिसत आहे.

जसं की मी बघू शकतो हा एक शाळेचा फोटो आहे काही मुली उभ्या आहेत त्यांच्या हातामध्ये एक पेंटिंग आहे.

एक लाल कलर च पाकीट आहे त्याच्यावर थ्री मँगो सांबार पावडर असं लिहून आहे बाजूला एक वायर --

जसं की मी बघू शकतो हे एक अलायनमेंटच दुकान आहे इथे खूप सारा मशीन ठेवून आहे.

एक बोर्ड दिसत आहे त्या बोर्ड चा कलर काळा आहे त्याच्यावर एक कारचा फोटो आहे.

या भिंतीचा कलर पांढरा आहे काही माणसं बसून आहे काही खुर्च्या दिसत आहे.

लाल कलर ची छोटीशी गाडी दिसत आहे काही माणसं उभे आहे हिरव्या कलर च गवत दिसत आहे दूर मला डोंगर दिसत आहे.

या मशीन चा कलर हा जामळा आहे मला वर स्विच दिसत आहे.

पांढऱ्या कलर भिंतीची वॉल दिसत आहे काही माणसं दिसत आ --

एक लाल कलरची रिबीन दिसत आहे एक बकेट दिसत आहे.